एक मोठी बिल्डिंग दिसत आहे. बिल्डिंग मधे काही --

नौका दिसत आहे नौका मधे दोन मुल उभा राहिलेली हाथ वर करून दिसत आहेत माती कडेला दिसत आहे.

काही लोक फिश विकत असताना दिसत आहे.